बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
क्वेरी विझार्ड च्या सहाय्याने सिंपल क्वेरी बनवणे फिल्डस सिलेक्ट करणे फिल्डसाठी सॉर्टिंग ऑर्डर ठरवणे आणि क्वेरी द्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे
प्रथम क्वेरी म्हणजे काय हे जाणून घेऊ
डेटाबेस मधून विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी queryचा वापर करता येतो
दुस या शब्दात सांगायचे तर आपणdatabase ला प्रश्न विचारून आपल्या निकषांशी जुळणारी माहिती काढून घेता येते
आपण आपल्या लायब्ररी databaseच्या उदाहरणाचा विचार करू
आपल्या लायब्ररी databaseमध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे
आता आपण लायब्ररीच्या सर्व सभासदांच्या सूचीसाठी लायब्ररी databaseला क्वेरी करू शकतो
किंवा आपण लायब्ररीमध्ये सध्या नसलेल्या म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांच्या सूचीसाठी databaseला क्वेरी करू शकतो
बेसच्या सहाय्याने सिंपल क्वेरी कशी बनवायची ते पाहू
आपल्या उदाहरणात सर्व सभासदांच्या नावांची सूची त्यांच्या फोन नंबरसहित दाखवणार आहोत
आपण लायब्ररी डेटाबेस मध्ये आहोत
आत्तापर्यंत तुम्हाला तो कसा उघडायचा हे माहित झाले असेलच
डाव्या पॅनेलवरील क्वेरीज च्या आयकॉनवर क्लिक करा
उजव्या पॅनेलमध्ये आपल्याला तीन पर्याय दिसतील
आपण प्रथम सिंपल क्वेरी बनवत असल्यामुळे आपण सोप्या आणि जलद पध्दतीची निवड करू या
आणि ती म्हणजे क्वेरी Wizardचा वापर
कॉम्प्लेक्स क्वेरीज बनवण्यासाठी बेसने काही सोपे पर्याय प्रदान केले आहेत
जसे की क्रिएट क्वेरी इन डिझाइन व्ह्यू आणि क्रिएट क्वेरी इन एसक्यूएल व्ह्यू
याबद्दल आपण नंतर शिकणार आहोत
आता उसे विझार्ड टीओ क्रिएट क्वेरी वर क्लिक करा
आता वरती क्वेरी विझार्ड असे लिहिलेली पॉपअप विंडो उघडेल
डावीकडे आपल्याला 8 स्टेप्स दिसतील ज्यातून आपण जाणार आहोत
आपण स्टेप 1
फील्ड Selectionवर आहोत
उजवीकडे आपल्याला टेबल्स या लेबलखाली ड्रॉप डाउन दिसेल
क्वेरी द्वारे मिळणा या माहितीचा सोर्स आपण येथे निवडणार आहोत
आपल्या queryच्या उदाहरणात लायब्ररीमधील सर्व सभासदांची माहिती मिळवायची असल्यामुळे आपण ड्रॉप डाउन मधीलTables मेंबर्स वर क्लिक करू या
आता डावीकडील अवेलेबल फील्ड्स च्या यादीतील नेम फिल्डवर क्लिक करून ते उजवीकडील सूचीत स्थलांतरित करा
पुढे डावीकडील फोन हे फिल्ड उजवीकडे स्थलांतरित करा
लक्षात ठेवा की सर्व फिल्डस उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी उजवीकडे दाखवल्या जाणा या डबल एरो बटणाचा वापर करू शकतो
आता खाली नेक्स्ट बटणावर क्लिक करा
आता आपण स्टेप 2
सॉर्टिंग ऑर्डर वर आहोत
आपल्याquery च्या रिझल्टमध्ये सभासदांची यादी आणि फोन नंबर असल्यामुळे आपण ते तसेच ठेवू शकतो
किंवा आपण सभासदांच्या नावांच्या यादीप्रमाणे सॉर्ट करू शकतो
बसे विझार्ड आपल्याला एकावेळी रिझल्टची सूची चार फिल्डस पर्यंत सॉर्ट करण्याची परवानगी देते
आता सगळ्यात वरच्या ड्रॉप डाउन वर क्लिक करा
आणि membersनामे वर क्लिक करा
आपल्याला हवे असल्यास नावे सॉर्ट करण्यासाठी आपण चढता किंवा उतरता क्रम निवडू शकतो
असेंडिंग या पर्यायावर क्लिक करा
आणि पुढील Stepवर जा
स्टेप 3
सर्च कंडिशन्स
काही निकषांवर आपला रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी ह्या स्टेप ची मदत होईल
उदाहरणार्थ आपण आपल्या रिझल्टमध्ये केवळ र या अक्षराने सुरूवात होणा या मेंबर्सची नावे दाखवू शकतो
त्यासाठी फील्ड्स ड्रॉप डाउन बॉक्सवर क्लिक करा
नंतर membersनामे वर क्लिक करा
आता कंडिशन ड्रॉप डाउन वर क्लिक करा
येथे विविध कंडिशन्स दिसतील
लाइक वर क्लिक करा
Valueच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये कॅपिटल Rआणि पर्सेंटेज चे चिन्ह टाईप करा
अशा प्रकारे क्वेरी मध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स कंडिशन्स समाविष्ट करू शकतो
सर्व सभासदांची यादी मिळवण्यासाठी Valueच्या टेक्स्ट boxमधून R डिलिट करा आणि नेक्स्ट वर क्लिक करा
आपण मधल्या स्टेप्स सोडून स्टेप 7 वर आलो आहोत
कारण आपण एका टेबलपासून सिंपल क्वेरी बनवत आहोत
आणि आपली क्वेरी तपशीलवार माहिती देणारी आहे
सारांश देणारी नाही
सारांशाने माहिती देणा या क्वेरी मध्ये एग्रीगेट functionsवापरून आणि गट बनवून माहिती दिली जाते
उदाहरणार्थ सर्व सभासदांची संख्या किंवा सर्व पुस्तकांच्या किंमतींची बेरीज
या पर्यायाबद्दल आपण नंतर जाणून घेऊ
आता येथे आपण अलियासेस बनवू या
म्हणजेच रिझल्टच्या सूचीत ओळखीची आणि अर्थपूर्ण लेबल्स किंवा हेडर्स बनवू या
आपण नामे फिल्डला मेंबर नामे आणि फोन fieldला फोन नंबर असे अलियास देऊ शकतो
या टेक्स्ट बॉक्समध्ये हे दोन नवे अलियासेस टाईप करा
आणि नेक्स्ट चे बटण दाबा
आता आपण शेवटच्या म्हणजे स्टेप 8 वर आहोत
येथे आपण आपल्या सिंपल क्वेरी ला अर्थपूर्ण नाव देऊ
नामे ओएफ ठे क्वेरी या लेबलसमोर लिस्ट ओएफ एल मेंबर्स एंड थेर फोन नंबर्स असे टाईप करा
विझार्ड मध्ये आपण निवडलेले घटक ओव्हरव्यू मध्ये आपल्याला दिसतील
आणि आता येथून पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो
वरती उजवीकडे असलेल्या डिस्प्ले क्वेरी वर क्लिक करा आणि फिनिश बटणावर क्लिक करा
विझार्ड विंडो बंद होऊन ती लिस्ट ओएफ एल मेंबर्स एंड थेर फोन नंबर्स नामक नवी विंडो उघडेल
आपण सुरूवातीला मेंबर्स टेबल मध्ये एंटर केलेल्या चारही मेंबर्सची नावे त्यांच्या फोन नंबर सहित आपल्याला दिसतील
तसेच ही सूचीची मांडणी अक्षरांनुसार चढत्या क्रमाने केलेली दिसेल
अशा प्रकारे ही आपली सिंपल क्वेरी आहे
आता असाइनमेंट करू
सर्व पुस्तकांची सूची चढत्या क्रमाने दर्शविणारी क्वेरी बनवा
सर्व फील्ड्स चा समावेश करा
क्वेरी ला लिस्ट ओएफ एल बुक्स इन ठे लायब्ररी असे नाव द्या
अशा प्रकारे आपण क्रिएटिंग क्वेरीज यूझिंग विझार्ड वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
क्वेरी विझार्ड च्या सहाय्याने सिंपल क्वेरी बनवणे फिल्डस सिलेक्ट करणे फिल्डसाठी सॉर्टिंग ऑर्डर ठरवणे आणि क्वेरी साठी निकष प्रदान करणे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
सदर प्रकल्पाचे संयोजन spoken tutorialओआरजी टीम ने केले आहे
यासंबंधी अधिक माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद